पडलेला दिसत आहे बहरच्या साइडला आपल्याला काही माणसे उभी दिसत आहे झाड दिसत आहे आणि तिथे एक मोठा ट्रक उभा दिसत आहे त्या शॉप मधे एक माणूस बसलेला दिसत आहे.

मागचे बाहेर च्या सईड ला इक रिक्शा मध्ये बनवले बस बनवलेल आहे ते स्टॉल आणि तिथे काही प्लेट्स दिसत आहे स्टील्स चे काही भांडे दिसत आहे तसेच मागच्या साईड ला लाल कलर दिलेला आहे त्या फूड सेंटर ला.

शॉप दिसत आहे तिथे एक पत्र्याच शेड दिसत आहे लाइट लावलेली दिसत आहे रात्री ची वेळ दिसत आहे आत मध्ये शॉप मध्ये काळ्या कलर ची चेयर दिसत आहे.

काउंटर वरती एक माणूस उभा आहे तसेच बाहेर च्या साइड ला गैस ची टाकी ठेवलेली दिसत आहे काहीच तिथे फूड्स बनवन चालू दिसत आहे तिथे माणसे आहेत संध्याकल ची वेल दिसत आहे तसेच लाइट लवलेली दिसत आहे.

तिथे जी भिंत आहे तिला आकाशी कलर दिसत आहे लाइट लावलेली दिसत आहे आणि वेगवेगल्या प्रकारचे प्रॉडक्टस तीथे ठेवलेल्या आहेत.

पार्किंग मध्ये कार दिसत आहे आणि तिचा काळा कलर आहे तसेच अ साइड ला आपल्याला काही साइकल्स पण पार्क केलेलं दिसत आहे आणि एक स्कूटर पार्क पार्क केलेलं दिसत आहे समोरचा वातावरण दिसत आहे दिवसाची वेळ दिसत आहे.

दिसत आहे त्या मंदिराच्या आजू बाजूला झाडे झुडपे दिसत आहैत समोर मो पायर्‍या दिसत आहेत जाण्यासाठी काही मोकळी जागा आहै त्याच्यास आ साई समोर ओम गाळा बसवलेला आत मध्ये एंट्री करण्या साठी त्या--

आजु बाजू ला झाडे दिसत आहे आणि समोर खुप साट सार पटांगण आहे.

दिसत आहे मंदिरला क्रीम कलर आहे मंदिरच्या वरती झेंडा लावलेला आहे केशरी कलर चा आहे तिथे आणखी दोन तीन झेंडे लवलेले दिसत आहे साइड ला एक पात्र्याच शेड दिसत आहे समोरून मागच्या साइड ल पात्र्याच शेड दिसत आहे.

समोर काही माणसे दिसत आहेत आणि काही मू समोर चालण्या साठी रस्ता दिसत आहे दिवसाची वेळ दिसत --

तस तिथे कोणी मानस वगैरे दिसत नहीं लाइट लावलेल दिसत आहे.

आपल्याला कपड्याच शॉप दिसत आहे तिथून आत मध्ये जाण्यासाठी रस्ता दिसत आहे दरवाजा आहे तेथे दरवाज्यातून एक लेडीज आत मध्ये जात आहे त्यांचा पांढर्‍या कलर चा ड्रेस आहे दरवाजे च्या बाहेर शॉप च्या बाहेर काही पुतळे ठेवलेले आहेत त्याच्या वरती लेडीस ड्रेस लावलेले दिसत आहे.